आणि हा माणुस नदी नदीच्या किणारा थाबला आहे अ बोट घेउन बोट मध्ये ए एकटाच माणुस आहे.

आणि अ फली आहे खुप वेगवेगळे ढबु मिरच आहे.

अ मोठा खेत आहे अ झाळेझुळे आहेत खेत आहे आणि खुप वेगवेगळे मोठे मोठे अ झाळे आहे वादळ आहे.

हा एक मंदिर आहे खुप अ पुर्वीच मंदिर आहे आणि हा मंदिरा--

आणि अमूल डेरी आहेत बाजुला एक पिझा च रेस्टॉरंट आहे.

आणि हे अ कलर फुल पॅरोट आहे आणि अ एक मावशी बघत आहेत त्या पॅरोट ला पाठीमागे झाडे झुडे आहेत.

आणि पुशप वगेरा करत आहे स्ट्रेचिंग करतायेत स्ट्रेचिंग ची मशीन आहे पुशप ची मशीन आहे हा माणुस बसला आहे पुशप करत आहे.

आणि हा दगडा वरुन पाणी पडत आहे आणि बाजुला झाड लावले आहेत अण छोटस कुवा आहेत आणि आजूबाजू दगडे आहेत.

दोन बोट एक बोट आहे एक बोट मध्ये दोन माणुस बसले आहेत आणि बोटींग करत आहेत एक मोठी ची अ नदी आहे.

हि एक बिल्डींग आहे जुनी बिल्डींग आहे बनवत आहे बिल्डींग आजुन आणि बिल्डींग मोठी बिल्डींग बनत आहे.

अ ठेवलेले डबा आहेत.